कोणी डोक्यावर जसे की टोप्या पण दिसत आहे प्लॅस्टिक च्या --

एक व्यक्ति झाडू कर झाडू आ झाडतानी दिसत आहे.

अ पोरी छत्र्या घेऊन दिसतानी दिसत आहे खाली हिरवे गार गवत दिसत आहे.

वर एक चेअर दिसत आहे कम्प्युटर दिसत आहे आजूबाजूला पुस्तके--

मोठ मार्क मार्केट दिसून राहील जशे की शॉप दुकान दिसत आहे.

अ गाड्या दिसत आहे मोठा रोड पण दिसत आहे.

आणि हे सुद्धा डेन सारख दिसत आहे.

अ जसं मोठं दुकान दिसत आहे त्या बाजूला काही रोड पण दिसत आहे.

आणि तिकडे अजून मोठे हिरवे गार झाडे दिसत आहे बाजूला--

दोन व्यक्ति दुकानात शॉप मध्ये बसलेल्या दिसत आहे.

आ इकडे जेन्ट्स दिसत आहेत छोटा मुलगा दिसत आहे कैमरामैन दिसत आहे काही लोक बसून दिसलेले दिसत आहे.

सामग्री फूल ठेवलेली आहे बाजूला.

मोठ ऑफिस दिसत आहे त्या ऑफिस मध्ये पाच व्यक्ति दिसत आहे एक व्यक्ती काहीतरी चित्र दाख --

हा दोन गाड्या दिसत आहे काही व्यक्ति चालतानि इकडे--

कार्नाटका बँक लिमिटेड दिसत आहे एक व्य--

सलून शॉप सारख दिसत आहे. दोन चेअर दिसत आहे. वरती काही --